वस्त्र परिधान करून दिसत आहेत या ठिकाणी वधू वरांचा गाठ जोडा बांधतानि पंडित दिसत आहेत तसेच महिला हे वधू वरांच्या मागे बसलेल्या काही उभ्या असलेल्या दिसत आहे या ठिकाणी--

या झाडं पैकी बाभळींची झाडांची संख्या दिस जास्त दिसत आहेत तसेच एका काटेरी झाडाची फांदी खाली आलेली दिसत आहे या फांदीला मोठ मोठी काटे आहेत.

सरदार वल्लभ भाई पटेल यांचे चित्र हे खांबाना अनुक्रमे लावलेले दिसत आहे.